नामांकन मिळाले होते आणि zf साठी ताज जिंकला होता. filmfare ने

iconic performance च्या अंकात त्यांचा अभिनयाचा समावेश केला होता. दोन हजार पाच मध्ये, खांदे आमोल पालेकरच्या यांच्या कल्पनात्मक नाटक पहिले वहिले काम केले. हा चित्रपट अकुननेशिव academic पुरस्कार मध्ये सर्वोत्क्रष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारताने ताब्यात केलेला होता. नंतर त्याने करण जोहर सोबत तिसऱ्यांदा संगीतमक romantic dramaकभी अलविदा ना कहना दोन हजार सहा मध्ये सहयोग केला. ज्या मध्ये त्याने एका विवाहित स्त्री सोबत विवाह बाह्य लहान सबंध असलेल्या एका दुखी विवाहित पुरुषाची भूमिका केली अमिताभ बच्चन

कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट परदेशातही बाजार पेंठा मध्ये भारतातही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आला एक दशम्ब्लर एक तीन अब्ज पैसा जास्त कमाई केला

मध्ये सर्व श्रेष्ट अभिनेत्यांचे नामांकन मिळवून दिले don हे शीर्षक पात्र अमिताभ बच्चन यांनी साकारले नकारात्मक तुलना केली आहे. दोन हजार सातमध्ये खान ने यश राज फिल्मसच्या चक दे दिग्दर्शक केले, भारत विनचर्रदड पटेल यांनी नमूद केले आहे कि खेळाचे पार्श्वंभूमी असलेल्या खान त्याच्या विद्यापिठाचा संघासाठी खेळत होता त्याने उगच स्वतःला cosmopolitan भारतीय मुसलमान म्हणून चित्रित केले farywell भारत आणि परदेशात घेण्यासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचे आणखी एक film fair पुरस्कार असे वर्णन केले यांनी त्याच्या नेहमीच्या कोणत्याही फंदात न पडता कोणतीही फसवणूक film fare ने त्यांच्या दोन हजार दहाच्या top eigthen iconic performance च्या अंकात त्याच्या अभिनयाचा समावेश केला खानाने अर्जुन रामपाल दीपिका पादकोन आणि श्रेयस तळपडदे त्यांच्या समवेत फराह खानच्य पुनर्जन्म melody drama om shanti om शून्य एक नऊ सात पासुन काम केले

वर्षातील दुसरे नामांकन मिळाले hindustan times मधील खालीद महोबद हा शाहरुख खानच्या आहेत स्वाक्षरी सहित हातावरती केली अंतर्यामी बुद्धीमान खानने तिसऱ्यांदाआदित्य चोप्रा सोबत रब ने बना दि जोडी दोन हजार आठ या romantic drama मध्ये अनुष्का शर्मा सोबत काम केले, हि त्यावेळेची नवीन कलाकार होती.

Hello maam

Agriculture बद्दल तुम्हाला काय वाटतं maam? अं आम्हाला असं वाटतं की, शेती हा आपला खूप जुना व्यवसाय आहे. आणि आधुनिक म्हणजे खूप पूर्वीच्या, अं खूप पूर्वीच्या काळापासून आपण भारतामध्ये शेती केली जाते. त्यामध्ये शेतीमध्ये, प शेती हा प्रातिनिक व्यवसाय म्हणून पण ओळखला जातो. पहिले की जसं आपण अं बघितलं, माहिती आसंल आपल्याला की शेती, अं सांस्कृतिक म्हणजे, सांस्कृतिक अं व्यवसाय म्हणून पण ओळखला जातो. जस कि तो पिढ्यानपिढ्या चालत चालत येतो. शेतीमुळे आपल्या अत्यंत मूलभूत अशा गरज पूर्ण होतात. त्यात अन्न, वस्त्र, इंधन, द त्याचबरोबर जनावरांसाठी लागणारा चारा. हे पण पूर्ण होतं. अं मला असं वाटतं कि, शेती शेतकऱ्यांनी शेती करत राहणं एक चांगलंय. जर शेतकऱ्यांनी शेती नाही केली तर मग आपल्याला,

अशे पदार्थ आपल्याला भेटणार नाही. त्यामुळं असं वाटतं की शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे. त्यात शेतकऱ्यांनी अं शेती शेतीला धरून त्याचं शेती बीती व्यवसाय पण, उपव्यवसाय पण केले पाहिजे.

अं ह्या गोष्टी पण शेतकऱ्यांनी लावला, शेत अं शेतकऱ्यानी लावली पाहिजे मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

आणि आपला बराच industrial area पण शेतीवर अवलंबून आहे. जसं की कापड, ऊ अं साखर, चहा अं अशे पण जे जे main main market आहेत ते पण आपले सगळे आधुनिक market सुद्धा आपले जसं की मसाले, इत्यादी सगळं सगळं सुद्धा आपल्या शेतीवर अवलंबून आहेत. जर ते शेतामध्ये त्यांनी ते पिक घेतले नाही तर आपल्याला अं अं औद्योगिकमध्ये सुद्धा किंवा म म्हणजे आर्थिक याच्यामध्ये पण खूप आपले मन आर्थिक स्थिती पण खूप मंदावू शकते असं मला वाटतं. तसंच अं भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळं त्याच्यामध्ये शेतीला जास्त महत्त्व दिलं, दिलं जातं आणि, खूप अं न सत्तर टक्के लोक भारतातले शेती करतात आणि त्यामुळंच आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात फायदा पण होतो. जसं की शेतीमध्ये पशुपालन करतात किंवा अं प न न बागायती शेती, आणखी बऱ्याच प्रकारच्या शेती अं अवलंबून आहेत म्हणजे शेतीचे प्रकार आहेत त्यामध्ये. आपण बघितलं तर खूप लोकं बागायती शेती करतात. कारण की त्यामध्ये जास्त प्रमाणात profit असतं. आणि त्या अं त्यामुळे त्यांना फायदा पण होऊ शकतो. त्या शेतीमुळे तसंच, अं शेतीसाठी सगळ्यात म महत्त्वाचं, निसर्ग असतो. जर निसर्गाने साथ दिली तर शेतीमध्ये पीक पण चांगलं येतं. आणि जर निसर्गाने साथ नाही दिली तर, अं जे पण आपण लावले आहे पीक, त्याचे खूप मोठ्या प्रमाणात अं हे पण होतं, नुकसान पण होतं. तसंच आता नवीन नवीन पद्धतीने शेतीचे अवजार निघलेत, अं फवारणी निघलेत. तर त्याचा पण शेतीसाठी मोठ्या प्रमाणात, वापर होतो असं मला वाटतं. जसं की ठिबक सिंचन, तुषार सिंचन. याचा पण मोठ्या प्रमाणात आता फायदा होतो. पहिले तर या गोष्टी म शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना खूप अं त्रास व्हायचा. किंवा त्यांना, रात्रभर जागून-जागून शेताला पाणी द्यावं लागायचं. त्यामध्ये त्यांना शेतातले जे ज जानवर असायचे साप किंवा अं काहीपन जे, अं शेतामध्ये जसं की, जं अं जंगली डुक्कर पण येऊन त्यांना चावायचे. तर त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचं. पण आता जसं की ठिबक सिंचन-तुषार सिंचनामध्ये खूप फायदा होतोय, आणि लोकांना, अं म्हणजे त्याची मदत होते. आणि शेतकऱ्यांना पण या आधुनिक शेतीचा चांगल्या प्रकारे वापर होतोय. किंवा चांगल्या प्रकारे त्यांची मदत होतेय. आणखी आता अं shade net ची शेती आलीय. जसं की अं shade net च्या शेती केल्यामुळं

अं पाण्याच्या जमिनीमध्ये सग सगळ्या जास्त ऊस लावला जातो.

ऊसाचं प्रमाण इकडं महाराष्ट्रामध्ये लावण्याचं जास्त एक अनुभव पाण्यातल्या शेतीमध्ये कारण की, अं पा ऊसाला आपण आपल्याला माहितंच असंल की ऊसाला जास्त पाणी लागतं. तसंच कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीन, अं कापूस अशे अं पिक घेतले जातात. जे कमी पाण्यामध्ये पण येऊ शकतात. आणखीन अं खूप लोकांचं उपजीविकेचं साधन हे शेती अं मानलं जातं. शेतीमुळं आपल्याला, अं अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत गोष्टींचा, अं मुलभूत गोष्टी भेटतात आपल्याला शेतीमुळे. आपण, त्यामुळे भारत हा शेतीवर अवलंबून आहे. असं मला वाटतं.

शेतीमुळे आपल्याला मुलभूत गोष्टी भेटतात. जर आपण अं पाहिलं तर, पहिले असं म्हणलं जात जात होतं की, शेतात शेतकरी हा, अं म्हणजे वर्षभर रोज बेरोजगार असतो, रोजगार अं रोजगार प्राप्त होत नाही तो, मधेमधे म्हणजे अं व वातावरण अं आपल्या हंगामानुसार तो बेरोजगार पण होऊ शकतो. पण त्या शेतकऱ्यांनी शेतीबरोबर वेगवेगळे त्यांचे उपव्यवसाय चालू ठेवले तर मंग, तो शेतकरी बेरोजगार राहणार नाही. किंवा त्याला उदरनि त्याचा रोजचा उदरनिर्वाह पूर्ण करण्यासाठी, रोजची गरज भागवण्यासाठी, तो कुठल्या ना कुठल्या, अं पद्धतीचं म्हणजे कुठल्याना कुठल्या पद्धतीचं तो पिक घेऊ शकतो, त्यामुळे त्याला जास्त फा फायदा होतो. ठिबक सिंचनामुळे पण शेतकऱ्यांना बराच फायदा होतोय. पहिले कधीपण शेतक शेतामध्ये पाणी द्यायला जावं लागत होतं. पण आता तसं नाहीय. जर आता जवा light आसंन तवा आपण नुसतं button टाकलं तरी पण म्हणजे शे पिक, पिकाला यवस्थित पाणी पोहोचतं. त्याच्यामुळे पण अं शेतकऱ्यांचे थोडे क कष्ट थोडे कमी झाले, श्रम कमी झाले असं मला वाटतं. जर आपण बघितलं तर, अं शेतकऱ्यांचा अं जो मुख्य आधार असतो तो, अं वातावरण असतं, तर weather च असतं. जर आपण weather च यवस्थित नाही राहिलं तर, मग शेतकरी कुठल्याच प्रकारे, चांगल्या प्रकारे पिक घेऊ शकत नाही. त्या पिकावर त्या weather चा परिणाम होतो. आणि अं आपण बघितलं तर गहू भारतात पिकवलं जातं. बाहेर पिकवलं जात नाही. आणि ऊस पण भारतामध्येच पिकवलं जातं. आत आंबे पण बरेचदा भारतामध्येच पिकवले जातात. बा बाहेर पिकवले जात नाहीत. तर त्यामुळे पण, अं म्हणजे बरेच अं म्हणजे business साठी जर म्हणता येईल, आर्थिकदृष्ट्या पण शेतकरी शेती खूप महत्त्वाची आहे. कारण की ह्या पिकांची, ह्या पिकांची जर नियातच झाली नाही, तर मंग श आपलं आर्थिक व्यवस्थापन ढासळून जाईल. आणि आर्थिक व्यवस्था नीट राहण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे शेती, शेती करून, अं ती अं यवस्थित नि केली पा म्हणजे न यवस्थित पिक घेऊन चांगल्या प्रकारे त्यांना, अं फायदा होईल असं बघितलं पाहिजे. जर आपण अं बागायती शेतीमध्ये बघितलं तर आपण मोसंबीचा बाग किंवा ऊसाचा बाग असं जर लावलं तर अं त्यामध्ये शेतकरी,

अं द शेत म्हणजे मोसंबी बागा, मोसंबी बागायतीला जास्त अं खुरपण वगैरे, पाणी वगैरे द्यावं लागत नाही. तर मग त्यामध्ये पण शेतकऱ्यांचे बरेच फायदे असतात. आणि त्यामध्ये आपण बघितलं आणखीन तर, अं शेतकरी, अं मोस मोसंबीच्या बागा मोसंबी जर लावत आसंल तर त्यामध्ये शेतकरी, अं त्यामध्ये शेतकरी, अं उक आपल्या रोजचे जे पिकं असतात, भाजीपाला वगैरे तो पण लाऊ शकतो. त्यामुळं पण शेत शेतकऱ्यांना मदत होते. आणि जर शेतीमधूनच बघितलं तर आपण, अं अनेक प्रकारचे असे व्यवसाय आहेत, जे पशुपालन असुद्या, कुक्कूटपालन असुद्या त्या त्याचा पण बराच फायदा हा शेतकऱ्यांना होत असतो. आता त्यातूनच शेतकरी कडधान्य जर मिळत आसंल आपल्याला, फळे, फुले, ऊस, तांदूळ, लाकूड यांसारख्या बऱ्याच गोष्टी आपण शेतामधूनच विकत घेऊ शकतो. त्या की आपल्या रोजच्या जीवनाच्या अत्यंत मुलभूत गरजा आहे, त्या पूर्ण करण्यासाठी, अं शेत

गहू काढण्यासाठी किंवा आणखी काही, आणखी काही कुठलं पिक घ्यायचं आसंल तर त्यामध्ये त्यांचा वेळ जात होता, पण आता गहू काढण्याच्या machine वगैरे आल्यायत तर, त्यामुळे पण शेत शेतकऱ्याला फायदा होतो. आता एक दोन दिवसामध्ये पूर्ण गहू काढणं होतो.

त्याचा पण शेतकऱ्याला बराच फायदा होतो. बागायती शेतीमध्ये अं वास्तविक हा शेतीचा प्रकार म्हणजे म्हणजे बागायती शेती, शेतीचा प्रकार नाहीय. ते पिक पाण्याची एक पद्धत आहे. आणि शेती इतके पिक पावस पावसावर अवलंबून अस नसते ना. जर पावसामध्ये जर आपण बघितलं तर कापुसाला जास्त पाऊस लागत नाही. पण अं कधीपण पाऊस पडल्यामुळे क कापूस खराब होतो, किंवा पिक खराब होतं. तर म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यानी अं चांगल्या प्रकारे अं शिक्षण घेऊन शेती केली पाहिजे. आणि त्यावर चांगल्या प्रकारे अं चांगल्या प्रकारे आपलं उत्पादन अं घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं maam? हो तुमचं बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणले की आता शेतीचं शिक्षणपण अवलंबून आहे. जसं की agriculture म्हणतो आपण त्याला. BSC agriculture MSC agriculture याच्यामध्ये पूर्ण शेतीचा अं research म्हणजे शेतीचे अं कसं पिक घ्यायचं त्यावर पुन्हा research करून दाखवली जाते. किंवा त्यावर कोणती फवारणी मारायची, कोणत्या अं कोणत्या ह्याच्यामध्ये, कोणत्या season मध्ये कोणतं पिक घ्यायला पाहिजे, किंवा अं कोणत्या शेतीसाठी अं कोणतं बी हे चांगलंय, पोषक आहे, किंवा कोणत्या प्रकारच्या शेतीमध्ये हे बी येईल तिथ घेतलं जातं, ह्या शेतीमध्ये घेतलं जातं. आणखी अं बऱ्याच प्रकारचे अं म्हणजे, शेत शेतकऱ्यांना पण या गोष्टीचं ज्ञान अं असतं. जसं की आता market मध्ये आपण बघतो की रासायनिक खते विकत भेटतात. तर अं जे लोक agriculture झालेले असतात, किंवा ते ज्यांचं ते shop असतं, त्यांना थोडी-फार माहिती असते, तर शेतकऱ्यांना पण त्या गोष्टीतून अं थोडी-फार माहिती भेटते. कारण की, अं ते लोकं, त्या लो ज्या लोकांना ते माहित असतं ते लोकं त्यांना सांगतात की अं हे असं, ह्या पद्धतीने फवारायचं आहे, त्या पद्धतीने फवारायचं आहे. कारण की market मध्ये खृपा प्रकारचे रासायनिक खतं येतात. आणि त्याच्यामध्ये अं काही खूप विषारी असतात, तर काही खूप चांगले पण असतात. तर अं त्या त्याच्यासाठी पण मला असं वाटतं की शेतकऱ्याला अं त्याचं knowledge असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी अं त्याच्यावर अभ्यास करणं खूप महत्त्वाचंय आणखी, शेतीमध्ये जे पण प्र प्रकारचे पिक घेतो आपण त्याच्यासाठी अं जे पण म्हणजे साहित्य किंवा तुम्ही जसं म्हणल्या आत्ता machineries वगैरे लागती. अं पहिल्या काळात त्या अं नव्हतं शेत शेत शेतकऱ्याकडं. पण आता सगळं उपलब्ध झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना सोप्पं झालंय त्याचं अं त्यातून जसं की ग गव्हासाठी तुम्ही म्हणले की एखाद-दोन दिवसांमध्ये गहू निघतो. तसंच आता अं ह्याचं पण ज्वारी-बाजरी. अं ह्याचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे झालंय. फक्त कापूसच असांय की, त्याच्यामध्ये बायकांना किंवा माणसांना कष्ट करून कापूस वेचावा लागतो. बाकी

अं जसं की त्यांनी आपलं, अं ऊस, तां गहू लावला जातो. फक्त आपल्याला तांदूळच असं एक पिक आहे, जे आपल्याला व्यवस्थित बसून हातानी लावावं लागतं. त्याच्याशिवाय तांदूळाचं पिक येत नाही. आणि आता पाणी देण्यासाठी पण अशे फवारण्याचे pump वगैरे निघालेलेय. त्यानुसार त्यामुळे शेतकऱ्याला पण खूप मोठ्या प्रमाणात अं अं त्याची मदत होती. आणि अं प्रत्येक शेतामध्ये bore असल्यामुळं, अं button bore चं button किंवा विहिरीचं button टाकलं तर त्यांना pipe नी सुद्धा पाणी देण्यासाठी खूप मोठी मदत होती. बरेच शेतकऱ्यांनी आता आधुनिकरित्या करून अं शेततळे सुद्धा लावलेत. ज्यांनी शेततळे सुद्धा केलेत. ज्याच्यानी त्यांना उन्हाळ्यामध्येपण पाण्याची कमतरता नाही भासणार. किंवा त्यांचं पिक चांगलं येईल. आणखी खूप विहीर किंवा अं bore याचं पण उन्हाळ्यामध्ये, खूप कडक उन्हाळ्यामध्ये पाणी निघून जातं. तर त्यासाठी लोकांनी आता शेतक तळ्यांचा पण हे चालू केलाय. जर एखाद्या शेतकऱ्याला दहा-पंधरा एकर शेत शेती आसंल तर तो एक एकरमध्ये शेततळे करून चांगल्या प्रकारे पिक घेऊ शकतो. आता त्याम मध्ये पण शेतकऱ्यांनी खूप प्रगती केलीय. आणि अं अं बऱ्याचजण तर असतात द्रांक्ष वगैरे पण अं ते फळं सुद्धा घेतात. पहिले तर इकडं आपल्या इकडं द्रांक्ष अद्रक अशे पिक घेतले जात नव्हते, पण आता शेतकरी अं स्वतःच्या risk वर अशे पिक घेऊन चांगले उत्पादन करतायत. आणि चांगलं अं त्यातून त्यांना पिक पण, पैसा पण मिळतोय. तर मला असं वाटतं की, त्यांनी असं नवीन नवीन प्रकारचे अं फळं किंवा त्यांचे पिक घेऊन अं त्यांनी experiment केले पाहिजे, जेणेकरून त्यांना पण कळन की, कोणत्या मा मातीसाठी कोणतं पिक व चांगलं आहे, आणि कोणतं पिक कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. आणखी अं शेतीमध्ये अं ज्या पण पद्धतींचा वापर, के म्हणजे जे पण माहिती त्यांना पाहिजे, किंवा जे पण शिक्षण त्यांनी घेतलं त्यांना पूर्ण हवामान कसंय काय ते त्यांना कळालं पाहिजे. आणि त्यानुसार त्यांनी वागलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हो maam, तुम्ही जे काही म्हणले ते म्हणजे बरोबर आहे. जर आपण शेतीविषयी जर यवस्थित माहिती घेतली, किंवा त्याचं शिक्षण वगैरे घेतलं तर ते अं ते जे ज्यांनी education घेतलंय त्यामध्ये शेतीमध्ये ते सांगू

लवकर म किडे म मेले जातात असं लोकांना वाटतं. त्यामुळं पण मला असं वाटतं की लोकं अं रासायनिक खत use करत असंल, नैसर्गिक खत use नसंल करत. आणि त्यामुळं पण शेत म्हणजे शेतीवर परिणाम होतो. आणि आपण जर बघितलं गेलं तर बागायती शेती पण, त त्यामध्ये पण असंच होतं. आणि तुम्ही म्हणल्या की, अं machine आता जे, motor वगैरे आहे, bore वगैरे आहे, त्यामुळे पण अं शेतकऱ्याला पिकाला पाणी द्या अं मदत होते. ते सोपं पडतंय. पहिले श रात्री पण शेतात जावं लागत होतं light नसल्यामुळे. पण आता तसं नाहीय. आता जर आपण बघितलं, अं तर फक्त एक motor चं button टाकलं, तरीपण शेतकरी पाणी देऊ शकतो. या या सगळ्यांचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे. ठीक आहे ma'am thank you bye. हां, thank you.

भारतीय दर्शनाच्या शिक्षण पद्धती परीचय करून द्यायला प्रमुख भूमिका निभावली होती त्यांनी तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ठ रोजी झाला कोलकत्ता येथे झाला त्यांचा जन्म तर त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी दत्त होते आणि वडिलांचे नाव नाव विश्वनाथ दत्त असे होते एकोणवीसच्या एकोणवीसच्या उत्तरार्ध हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्ज्यात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढविण्याचे श्रेय विवेकानंदना दिले जाते नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरवात केली नंतर त्यांनी अठराशे एकाहत्तर साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या Metropolitan institution मधे

तर्कशास्त्र तत्व ज्ञान आणि इतिहास याचा अभ्यास केला. अठराशे एक्याऐन्शी खाली ते आणि अठराशे चौर्याऐन्शी मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

आणि इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्या केला होता. च्या उत्क्रांती वादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशा साठी त्यांनी च्या education या पुस्तकाचा अनुवाद हि केला आहे. कोलकातात शिमला नामक यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी समारंभा साठी बोलावले होते. त्यावेळी कोणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपले शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला बोलावून आणले. इसवी सन अठराशे एक्याऐन्शी च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर इथे येण्याचा आमंत्रण दिले. सूक्ष्म योग्य दृष्टीच्या साहाय्याने श्री रामकृष्ण नरेंद्र यांचा माहीममय आणि उज्ज्वल भावी काळ पाहू शकले होते. म्हणूनच ते नरेंद्रकडे आकृष्ट झाले असे दिसते. अनन्य होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. यांच्या सह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदरश्यांचा स्वीकार करून काशीपुराच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरुण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व अध्यात्मिक प्रेम संबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी रामकृष्ण संघाची पायाभरणी झाली. याच ठिकाणी एक शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या या सर्व शिष्यानं भगवी वस्त्र देऊन संन्यास दीक्षा दिली संन्यासग्रहणा नंतर गतकालीन युग प्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांची अनुशीलन करणे हेच नरेंद्रचे लक्ष बनले नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक doctor रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचा भक्त होते. धर्म भावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहान पाणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून doctor दत्त एकदा त्यांना म्हणाले भाई धर्मलाच हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल तर तू समाज वगेऱ्यांच्या भानगडीत पडू नकोस. तू तू दक्षिणेश्वरला श्री रामकृश्नांकडे जा. एकेदिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्या कडेच रामकृष्ण परमहंस त्या दर्शन झाले. सुरवातीचे काहीदिवस रामकृष्ण नरेंद्र नाथांचा आपल्या पासून क्षणभरही दूर ठेऊ इच्छित नसत. त्यांना जवळ बसून अनेक उपदेश करत. ते दोघेच असताना त्यांची आपसात खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भर नरेंद्रांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कापट्यावर लिहले. नरेंद्र, लोकशिक्षणाचे कार्य करील. काहीसे आढेवेढे घेत नरेंद्र नाथ त्यांना म्हणाले. हे सारे माझ्याने होणार नाही. रामकृष्ण त्यांना लगेच दृढ पाने म्हणाले. होणार नाही? अरे तुझी हाडं हि हे काम करतील. पुढे रामकृष्णांनी नरेंद्र नाथांना संन्यास भिक्षा देऊन त्यांचे नामकरण स्वामी विवेकानंद असे केले.

महा समाधी नंतर स्वामी विवेकानंदानी आपलकी गुरुबंध तारकनाथ यांच्या मदतीने कोलकाता जवळील वराह नगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोक परवड होता. विवेकानंदानी रामकृष्णांना वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भासम अस्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्त तेथे राहू लागले. विवेकानंदांचे नामकरण राजा अजित सिंग यांनी दहा मे अठराशे त्र्यानऊ रोजी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले. रामकृष्ण यांच्या समाधी नंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्या कुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली, आणि शिळा खंडावर जाऊन

या मातृभूमीच्या सेवक म्हणून झटणे हा दृढ संकल्प स्वामी जिन्हि केला. अद्वैत वेदांत साऱ्या जगभरात पोहचवणे, आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे.

येथे सर्व धर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला स्वामी विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझा बंधू आणि भगिनींनो अश्या भाषणाने सुरवात केली.

अश्या सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याश्यांच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो. या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. या परिषदेत विवेकानंदानी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदान्तावर भारतीय संस्कृती वर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सर्तत्व एकच आहे. असे प्रतिपादन केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची माने जिंकली. आपल्या अल्पश्या व्याख्यानात जणू त्यांनी विश्व धर्म परिषदेचे प्राणतत्त्व केले. काही दिवसातच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकतेतील वृत्त पत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्त पत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी, व्यक्तिमत्वाचा संन्यासी असे केले. new york critic ने त्यांच्या बद्दल लिहले आहे कि, ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु, त्यांचे धीर गंभीर उद्गार देखील त्यांच्या पश्याय वात्रट शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुख मंडलाहुनही काही कमी आकर्षक नाहीत. वेदांत आणि योग्य या विषयावर त्यांनी अमेरिका इंगलंड आणि इत्तर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याखयाने दिली. अमेरिका आणि इंगलंड देश्यांमध्ये त्यांनी वेदांत society स्थापिली. शुक्रवार जुने चार एकोणवीसशे दोन या दिवशी कोलकाता जवळील बेलूर मठात त्यांनी समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी मते बेलूर मठात परी शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवलं आणि स्वामी विवेकानंद स्वामी प्रेमानंद या गुरुबंधू समवेत काही काळ फिरात असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्या संबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असताना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली. आणि चाळीस वर्षय पर्यंत जगणार नाही हि स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे. स्वामी हे हिंदू तत्व ज्ञानाच्या वेदांत शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारानं पुढे नेट त्यांनी हे तत्वज्ञान प्रतिपादित केले. त्यांच्या मते सर्व प्राणी मात्र शिवाचे अंश आहेत, त्यांच्यामुळेच शिवभाव जीवसेवा हे रामकृष्ण यांचे वाचन त्यांनी शिवधरी मानले. प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी आहे. अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातून दैवी अंश जागृत करणे, हे आपले ध्येय आहे. उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होई पर्यंत थांबू नका असं त्यांनी सांगितले, याचा अर्थ असा कि ईश्वर अनेक रूपांनी तुमच्या समोर उभा आहे, ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस, जे कोणी प्राणी मात्रांवर प्रेम करतात तेच ईश्वराचे सेवा करतात. धन्यवाद.

hello

आता आवाज येतोय हो हो येतोय

असा आहे का. काय म्हणते बाकी बर आहेस ना? हो तू कसा काय phone केला? ते आपल्या शेरीच्या लग्नाच काय करायचं? लग्नाचा म्हणजे party बद्दल बोलतोय का? हा party चा त्यांचं लग्न आहे ना. अच्छा अं bachelor party चा म्हणजे काय कसं काय planning चा तू काय करतेस म्हणजे करायचं की नाही party पहिले तिथूनच सुरुवात आहे करायची तर आहेच ना आता तिचं लग्न होतं म्हटल्यावर bachelor party तर करावीच लागणार ना. मग कधी करायच? तिला केव्हा वेळ बघ विचारून, ती आता एवढ्या आठवड्याभर त आहेच free एवढा आठवडा. हो आता पुढच्या आठवड्यात पुढच्या रविवारी लग्न आहे म्हटल्यावर हो पुढच्या आठवड्यात तर तिच्यासाठी सगळं shopping मध्ये जाते तर आपल्याला या आठवड्यात करावे लागेल मग कसं करायचं माझ्या तस आठ नऊ जण तर आहेत मुली मुलं किती आहेत? मुलं चार-पाच च अच्छा

bachelor साठी तर बघा काहीतरी वेगळा plan काय वेगळा plan काय करायचं? कारण आपण एकत्र करतोय ना मुला मुलींचे म्हणून म्हणतोय मी मग बघूया काहीतरी कुठे कुठे करायचे काय ठरलंय आपलं hotel मध्ये वगैरे